की तुम्हाला अह तुम्हाला पंचवीस लाख रुपये देतो म्हणे मी

आणि ते इन्व्हेस्टमेंट करायची तुम्ही त्या ॲप मध्ये अह चार कंपन्यांमध्ये अशी इन्व्हेस्टमेंट करायची कि तुम्हाला ते पंचवीस लाख पण इन्वेस्टमेंट झाले पाहिजे आणि त्याचं काय प्रॉफिट किंवा काही लॉस जो पण असेल

तो महिन्याच्या शेवटी जो पण असेल तो मला सांगायचा कितीला घेतले काय शेअर्स होते प्राईज आता काय शेअर पाहिजे

असं वगैरे सांगितलं त्यांनी आम्हाला आणि आम्ही केल आम्ही रिपोर्ट वगैरे जमा केलेले कॉलेजमध्ये जो की आम्हाला रिझल्ट पुढच्या आठवड्यापर्यंत येणार आहे की आम्हाला किती नॉलेज गेन झालेल आहे

आणि मग तो जर का ते तुम्हाला पैसे देतील का त्याच्यावरती नॉलेज वगैरे चेक करून नाही नाही ते ते आम्हाला त्यांची प्रथम ऑपॉर्च्युनिटी देतील असे कंपाऊंडमध्ये जे त्याच्यामध्ये खूप स्कीम आहेत

हो हो हो कळलं कळलं मला कि जर कोणी देतय पण जर तुम्ही खूपच बेसिक अह स्टेजमध्ये असणार

त्यामुळे त्यात काही अर्थ नाहीये समोरच्याचं नुकसान करून घेऊन समोरच्याला एक खोटी आशा देऊन नाही नाही खोटी आशा नाही समोरचा जर म्हणतोय कि लॉस झाला तरी पण चालेल तर तुम्ही पंधरा ते वीस दिवसांमध्ये मॉडेल घेऊ शकतात का नाही नाही इंट्राडे साठी तुम्ही अह असा मी रिस्क मी नाही घेणे मी तुम्हाला सजेस्ट करेल कारण की इंट्राडे खूप अह मार्केट अह खूप होल नेबर बर मार्केट असते ते तीन मिनिटा मिनिटाला चेंज होत आणि त्याला अह

शेअर मार्केट चांगलं वाटतं का म्युच्युअल फंड चांगलं वाटतंय याच्यात काय सांगू शकता तुम्ही आता म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केट हे काय वेगळं वेगळं नाहीये दोघी एकाच सेक्टरचे आहेत परत एवढा आहे की तुम्हाला म्युच्युअल फंड्स मध्ये बँक चे असता बँक हे तुमची इन्व्हेस्टमेंट करतं वेगळ्यावेगळ्या तुमचे फंड्स इन्वेस्ट करत वेगळ्या सेक्टर्स मध्ये किंवा कंपनीमध्ये आणि स्टॉक मार्केट मध्ये कसं स्वतःहून तुम्ही कुठल्याही कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय काहीजण नवीन काय करताय सगळे हो तुमच्याकडे सोर्सेस वगैरे असतात तर ते सगळं तुम्हाला करून देतात रेडीमेड सर्व हातात भेटत तुम्हाला स्टॉक मार्केट मध्ये सर्व तुम्हाला झिरो पासून करावं लागतं

हो सर तर मग तुम्हाला कसं वाटतंय की आता किती महिन्यांमध्ये तुमचं नॉलेज पूर्ण कम्प्लीट होऊ शकत नॉलेज सिटी पण भेटल तर कम्प्लीट होतच नाही पण अस पुरेस नॉलेज कधीपर्यंत होऊ शकत पुरेसं नॉलेज आता तुम्ही म्हणाल की

म्हणता येईल तुम्हाला की मला समजतंय गोष्टी समजायला तुम्हाला सहा सात महिने लागतात नाहीतर ते अह

हा माझं असं मत होतं की म्हटलं इंट्राडे पण अह तुम्ही त्याच पण थोडं नॉलेज घेऊन घ्या घेऊन घ्या की म्हणजे कसं जॉब नंतर का कधी अचानक अह वाटलं तुम्हाला तर करून टाकायच माझी पण इच्छा होते आता की सुरू करून टाकायचं कधीपर्यंत केलंच नाही मी नाही त्याच्या इंट्राडे बद्दल मला सजेस्ट केला आहे की इक्वली ब्यूटूज मध्ये करा इंट्राडे सारखा इंट्राडे इंट्राडे चा असतो इक्वली ब्यूटूज तुम्ही त्यात शिका एक अह जॉब जॉब आता माणसाकरिता काही एक हात बसून जात होते काही नसतं त्यामुळे तुम्हाला स्वतःहून इन्व्हेस्ट नाही करायचे असते पण तुम्हाला लीड आणायचे असतात तुमचे जवळचे जे ब्रोकर वगैरे असतील

आपण इंट्राडे वरती बोलूया थोडा पुढचा टॉपिक चला सर मग बाय

मी एकदम मस्त. तू बोल, तुझं कस चाललंय? तब्येत वगैरे ठीक का? मी पण मस्त आहे. पण एक problem आहे यार. मी काल doctor कडे गेले होते ना routine checkup साठी,

अरे बापरे! मग काय काय tips दिल्या बरं त्यांनी? त्यांनी फळे फळे वैगेरे खायला लावले, दूध प्यायला लावलं, आणि बाहेरचं खाणं सर्व बंद, आणि सकाळी लवकर उठून व्यायाम वगैरे करायला लावलाय. अरे मग तुझ्याकडे तर आता list च असेल ह्या ह्या कामां ह्या कामांचे सगळ्या? तेच ना. एवढी मोठी यादी बनली आहे ना, काय सांगणार तुला. काही नाही, जास्त काळजी नको करू. रोज सकाळी उठून मस्त पाणी पित जा. उठल्या उठल्या brush करण्याच्या आधी पाणी पिशील? doctor पण सांगत होते मला. बरी तू आठवण करून दिलीस. हो हो आणि ते पाणी पिल्यानंतर मग जरा fresh होऊन ना, एकदम मस्त बाहेर एकदम fresh air मध्ये fresh air मध्ये सकाळ सकाळी

हो गं.

तुझं कसं चाललं? माझंपण ठीक तर चाललंय, परंतु माझा पण थोडासा health issue आहे गं. का गं काय झालं? माझं पण थोडा तेच problem चाललाय की, आता mess थोडं थोडे दिवसासाठी इथं राहायचं होतं. मग mess चं जेवण बंद केलं. मग हो मग आता बाहेरचं तीन-चार दिवस झाले बाहेरचंच खातोय ना आम्ही. मग ते आपल्या घरच्यासारखं तर राहतच नाही.

म्हणून मग त्याच्यामुळे खूप जास्त problem होतोय. तब्येत खराब होते.

काळजी घे गं. गोळ्या वगैरे घे. हो. हे बघ आता तू बघ, मला पण लगेच सांगितलं, तू गोळ्या घे. आपण हीच चूक करतो ना प्रत्येक वेळी? हो ना गं. आधीच जर का आपण काळजी घेतली, बरोबर आहार वगैरे घेतला, व्यायाम केला, तर नाही येत अशी वेळ गोळ्या घ्यायची. हो ना. आधी आपल्याला सांगायचे, आपण school मध्ये असताना, शाळेत असताना सगळे शिक्षक सा सांगायचे. सकाळ सकाळी उठत जा लवकर, व्यायाम करत जा, हे करत जा, ते करत जा. बघ आपल्यावरती आता कशी वेळ आलीय.

त्यांनी एक उपक्रम सुरु केलाय. आह रोज सकाळी यायचं, सहा सहाला येतात त्या आणि सर्व मिळून योगा करतात. त्यामुळे कंटाळवाणंही वाटत स सर्वांचं आरोग्यही नीट राहते. हो. खूप चांगली आहे गं हे, ही idea खूप छान आहे. मलापण सुरु करावं लागेल आमच्या colony त. हो, नक्की सांग याबाबत सर्वांना.

हो ना गं, बरोबर आहे. तिच्या एका शब्दावरती बघ, सतरा घरच्या बाया येतील.

आणि आपण कसं ना, एकटं करायचं म्हणजे कंटाळा करतो. कोण उठेल, कोण करेल. पण सर्व येणार असले की, मग ते जाणवत नाही आपल्याला time कुठं निघून जातो.

आणि फायदा मात्र आपल्यालाच.

मग तू आता आधी तर हिरव्या पालेभाज्या खायचीच नाही. आता सुरु केल्या असणार ना? आधी नाही खायची, पण आता mummy जबरदस्ती खायला लावते. हो, बघ आम्ही पण सांगत असायचो ना तुला mess मध्ये खात जा म्हणून. आता खावं लागतंय ना बघ बरं. आता अंगाशी आलं ना गं. मग खावं तर लागणारच. हो, आणि व fruits पण जास्त खात जा. फळे खाल्ल्याने खूप आरोग्य सुधरतं. हो, papa आता रोज फळे आणतायेत. आणि समोर लावतायेत.

हो ना, संपवावेच लागतायत गं. आता नाही चालत माझे कारणं. हो. आधी किती हट्टी होती तू. चांगले जातं आरोग्याकडे. हम्म आणि चांगलं आहे गं, आपल्याला थोडं लवकर कळलं. अजून आपण म्हणजे पूर्णपणे mature होण्याच्या आधी आपल्याला कळलं. हो ना गं, नाहीतर परिणाम वाईट होतात त्याचे. हो, आणि आपण म्हणजे आत्तापासून आपली काळजी घेतली तर, नक्कीच म्हातारपणी आपण एकदम मस्त आरोग्यवान राहू. हो ना तेच तर. नाहीतर मग कसं बरेच जण सांगतात, मी हे नाही करत, मी ते नाही करत, माझी तब्येत बरी नाही, पाय दुखताय, अंग दुखतंय,

हो ना. तू अग विचार केलाय का कधी आपले ज्या अह पंजोबा होते, पणजी होती, आजोबा वगैरा, आजी वगैरा. ह्यांना असं अह आपल्या वयात जास्त काही होत नव्हतं ना गं? ते शेवटपर्यंत पण राहतात आणि त्यांचं lifespan जास्त होतं. हो ना? तुला काय वाटतं गं, ह्याच्यामागे कारण काय असणार? कारण एकच गं, त्यांचा आहार व्यवस्थित होता, संतुलित होता. ते व्यायामही करा आणि आता तंत्रज्ञान एवढं पुढं गेलंय ना की, सर्व काम बसल्या ठिकाणी होऊन जातं. त्यामुळं कोणी उठायचं काय करणार? आरोग्य तर खराब होणारच ना?

आणि आता जसं तू सांगितलं, तंत्रज्ञान वाढतंय म्हणून. त बघ ना आता, आधी बाया किती दूर पाणी भरायला जायच्या, रोज सकाळ सकाळी आपलं अंगण झाडायच्या. म्हणजे स्वतःच काम स्वतः करायच्या पूर्ण घरातलं. तर त्यांचं म्हणजे आरोग्य व्यायाम कराय वेगळा व्यायाम करायची त्यांना गरजच नव्हती. आता काय, सगळं आयतं झालं, आयतं भेटतंय सगळं. घरात नळ आपल्याला झाडावं लागत नाही वगैरा सगळं बाई करून येऊ म्हणजे कामवाली बाई येऊन करून जाते. मंग तो परिणाम आपल्यावरच होतो परत. नसलीच बाई तर, फरशी पुसायलाही mop आहेत.

कपडे धुवायला washing machine भांडे घासायला machine

आपण एक पाऊल उचलायला हवं गं आपल्या चांगल्या आरोग्याकडे.

हो ना. म्हणजे आपण हा. काहीतरी असं करायला हवं की, त्या ज्या जे करून त्यांना त्यांना पटेल हे

हम्म आपण आहे ना एक काम करूयात. अह चार-पाच जणींचा असा आपण एक group बनवूयात. आणि आता बघ आता सगळे लोक shorts जास्त बघतात की नाही? तर आपण ह्याच्याबद्दल आपल्या हिरव्या पालेभाज्यांचं मा माहिती, आपण म्हणजे निरोगी राहण्यासाठी कोणता आहार घेतला पाहिजे असं वगैरे आपण नाटका through आपण त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न करूया. कल्पना छान आहे गं ही. हो, म्हणजे बघ आपल्याला बाहेर पण जावं लागणार नाही आणि आता बघ सगळे mobile चे म्हणजे बंदिस्तच होऊन गेले आहे आता तर. हो ना

ह्या संधीचा फायदा चांगल्या गोष्टींसाठी करून घेऊया. हो.

हो. आता सुट्ट्या तर चालल्या आहे. पण hostel ला आली ना तू की, आपण नक्कीच आपल्या मैत्रिणींना सांगू. hello

त्यांमध्ये आधी स्वतःकडे लक्ष देऊ म्हटलं आपण. हो ते तर खूप महत्वाचं आहे. मग आपण आता सुट्टींमध्ये आपल्यांना prepare करून घेऊ. आणि मंग नंतर hostel ला आल्यावर सुट्ट्या संपल्यावर मग आपण दुसऱ्याना दुसऱ्यांसाठी जनजागृती करू. हो, नक्की करू आपण. हो. आणि हर्षा वगैरे काय माहिती आहे का त्यांचं, कसं चाललंय वगैरं? हर्षा पण मजेत आहे गं. सकाळी केला होता मी call तिला.

तिचापण आहार तसाच आहे ना मग. बाहेरचं खायला हवं, घरच काही नको. हो ना, तिलापण आपण समजवू. आधी तिला सुधरवू नंतर दुसऱ्यांना सुधरवू. आधी आपण हो गं, आपण तर सुधारणारच आहोत ना आता सुट्टीमध्ये. आपण आता plan तर केलेलाच आहे ना, schedule केलेला आपण रोज व्यायाम करायला जातोय. सुधरू आपण बिन्दास्त. आधी तेच करायचं.

हो ना पाळू ना आपण. आपली mummy तर आहे ना सव्वाशेर घरी. ती करायलाच लावते. व्यायाम करा, हे खा, ते खा. हो. पण आपण आधी ऐकत नव्हतो ना गं, आता तेही ऐकावं लागेल आपल्याला. हो, त्याचेच परिणाम भोगतोय ना आता. मग आता ऐकलो नाही, आता आपण काळजी घेतली नाही, तर पुढे खूप भोगावं लागेल. त्यासाठी आपण आत्ताच काळजी घ्यायला हवी.

तू काय करतेस तर सकाळी? काय? योगा वगैरे करतेस की नाही म्हटलं तू सकाळी? हो ना, मला आधीपासून सवय आहे ना. दोन-तीन आसने आहेत.

हो ना, मी सांगत असायची ना तुला. तेव्हाच ऐकायला हवं होतं.

काय नाय, आपण hostel ला आलो की, परत एकदा नवीन सुरुवात करू आणि आपल्या चांगल्या निरोगी आरोग्याकडे आपण एक नवीन पाऊल वाटचा म्हणजे नवीन निरोगी आयुष्याची आपली वाटचाल लावू. नक्की नक्की. चालेल, चल मग भेटूया नंतर. हो, हो. ठीक आहे चालेल. bye

हॅलो अरे काय नाय आता इकडे जॉब लागलाय नतंर इकडे आलो होतो बंगलोर ला विप्रो मध्ये लागला माझा सिलेकंशन आता तर मग आता इकडे बंगलोर ला आहे अरे काय नाय माझ असं मग मी आता जॉबचं बघते बूट म्हटलं जॉब बघायच्या आधी हो

म्हणून म्हटलं आता तुझं नाव

जावं म्हटलं आता त्या मोबाईलच्या

आता तर सोड त्या मोबाइल ला

घेयचा आहे का नवीन

तास तर तुझं बजेट तर कमीच असेल आहे कि नाही तर बजेट नुसार मग तसे दोन चार मोबाइल माहिती आहे थांब तुला मी तस बाकी हां वीस तीस वीस तीस हजार पर्यंत